पंतप्रधान देशाच्या परराष्ट्राच्या धोरनाचे प्रमुख मानले जातात. पंतप्रधा हा राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांना साधनारा दुवा आहे. पंतप्रधान मंत्र्यांच्या खाते वाटपाचे कार्य करतात. पंतप्रधान मंत्र्यांच्या बडदर्फे करण्याची शिफारस करतात. पंतप्रधानाच्या पदावर असताना आकस्मीत मृत्यु झाल्यास मंत्रीमंडळ बर्खास्थ होते. व्यक्तीची गुणाची कदर करुण त्यांना भारत रत्न पद्मभुषन ह्या सारख्या पदव्या देण्याचा अधिकार पंतप्रधान व त्यांच्या मंडळाचा आहे. पंतप्रधानाचा सर्वात महत्वाचा आधिकार म्हणजे तो राष्ट्रपती लोकसभेच्या वेळेस भाग पाडु शकतो. पंतप्रधानाचे स्थान पंतप्रधानाचे स्थान स्पष्ट करताना विवीध विचार वंतानी त्याचे पुढील प्रमाने वर्णन केले आहे. Lord moro मंत्री मंडळाचे lord marlo प्रमान प्रमानातील पहिला प्रमाणातील पहिल्या मंत्रीमंडळा अन्य मंत्र्यांना समान स्थान आहे. राष्ट्रपती देशाचे प्रथम नागरीक असतात. sir willim स्पष्ट करताना यांनी असे म्हटले म्हटले आहे. त्यानुसार आजुन पुढचे मंत्री मंडळातील आकार मंत्री मंडळातील मंत्र्यांचे प्रकार cabinet मंत्री, राज्य मंत्री, उप राज्यमंत्री, उप राज्यमंत्री आसे असुन तसेच संसदीय सचीव व म त्याच्या नुसार भारताचे न्यय व्यवस्था पार पाडण्यास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 पक्या पायावर उभे केले होते. श्री. कात्रे मास्तरांनी मला चौथीच्या वर्गात गणित शिकवले. अंक गणितासारखा अवघड विषय त्यांनी सोप्पा करून शिकवला. आमचे कात्रे master अंगाने सळपातळ, दम्याच्या विकाराने त्यांना कधी कधी त्रास व्हायचा. कात्रे master च्या घरी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

या शिक्षकांनी मला संस्कार दृष्ट्या फारच उपकृत करून ठेवले आहे. कसे ते एक दोन प्रसंग? येथे उद्भूत करून स्वस्थ करतो.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

हे लक्षात येणे महत्त्वाचे असते कारण आपल्या सगळ्यांना आनंदी राहायचे असते आणि क्वचितच आपल्या वाट्याला आनंदाचे क्षण येतात कारण अनेकदा आनंदाचे क्षण आलेले आपल्याला कळतच नाहीत किंवा मोठ्या आनंदाच्या मागे धावताना आयुष्यातील आनंदाच्या छोट्या घटनांकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नसतो अति विचार करू नका व्यवसायिक असेल तर तो सतत विचार करत असतो की जर असे झाले असते तर किंवा नोकरीतील व्यक्ती विचार करत असते. की माझे टार्गेट पूर्ण कधी होणार? कसे होणार? नाही झाले तर काय? आमच्या व्यक्तीबरोबर कसे काम करायचे वगैरे पण तुम्ही जरा वेळ काढून या सगळ्या घटनांकडे पाहिले तर लक्षात येते की यातील अनेक गोष्टी घडणारच नसतात, केवळ गृहीतकांवर विश्वास करत असल्यामुळे वेळ जातो. आणि त्याचा परिणाम आपल्या कामावर होतो. त्यामुळे गृहीत धरून विचार करत बसू नका अनेकदा प्रत्यक्षात तसे घडतच नाही सगळ्या गोष्टींचा विचार विश्लेषण करण्यातून येणाऱ्या निष्क्रियतेपेक्षा रडत खडत का होईना आपल्याला पुढे घेऊन जाणारी कृतीशीलता चांगली ठरते खळखळून हसा सावे असे वाटत नसले तरी हसा हसल्यामुळे मेंदू मध्ये SEROTONIN श्रवते आणि त्याचा परिणाम तुमचा मूड सुधारणात होतो विनोदी चित्रपट पहा किंवा तुम्हाला नेहमी हसवणाऱ्या मित्राला मैत्रिणीला फोन करा सगळेच प्रयत्न वाया गेले तर खोटे हास्य चेहरावर आणा काही अभ्यासातून ही गोष्ट पुढे आली आहे की केवळ हास्याची कृती तुम्हाला आनंदी बनवण्यास मदत करते सकारात्मक विचार करा जगताना समोर काही आव्हानेच नाहीत असे घडणे केवळ अशक्य असते. पण या आव्हानांना तुम्ही कसे सामोरे जातात यावर सगळे काही अवलंबून असते सकारात्मक विचार म्हणजे अडचणींना तुम्ही सकारात्मक दृष्टीने सामोरे जायचे याचा अर्थ नको वाटणारे अनुभव किंवा घटनांपासून पळ काढण्यापेक्षा प्राप्त परिस्थितीत सर्वोत्तम कामगिरी कशी करता येईल याचा विचार करा

आपल्याला भरपूर कामे आहेत याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे कारण तुमच्याकडे कौशल्य आहे म्हणूनच तर तुमच्याकडे कामे आहेत त्यामुळे तुमच्या आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी होतात त्याची आवर्जून दखल घ्या माफ करा आणि विसरा ज्यांनी तुम्हाला दुखावले आहे किंवा त्रास दिला आहे त्यांच्याविषयी मनात राग ठेवणे. स्वाभाविक आहे पण आपण मनात राग ठेवल्यामुळे संबंधित व्यक्तीला काही ही त्रास होत नाही. उलट आपण मानसिक दृष्ट्या सतत अस्वस्थ राहतो त्याचा परिणाम आपल्या कामांवर होतो ते दुःख ती वेदना पुन्हा पुन्हा आपण आपल्या मनात उगाळत राहतात या सगळ्यांवर उपाय म्हणजे अशा घटनांमध्ये समोरच्या व्यक्तीला माफ करून ती घटना विसरून जाणे तुम्ही माफ केले पाहिजे कारण त्या परिस्थितीत तुम्ही दिलेला तो सगळ्यात चांगला प्रतिसाद असतो काम वांडेल काहीजण चिडचिड करतात पण तुमच्याकडे काम येणे म्हणजे तुमचा बहुमान आहे हे आपण समजले पाहिजे बदल सहजपणे स्वीकारा बदल हा अप्रियाय आहे तरी देखील आपल्यापैकी प्रत्येक जण बदलासाठी खूप ना खुश असतो थोडा जरी बदल म्हटला की लगेच आपण तक्रारींचा चूर लावतो मानसिक दृष्ट्या खंबीर असलेल्या व्यक्ती सहजपणे बदल स्वीकारतात या व्यक्ती बदलांना खुला दिला ने आणि सकारात्मक भावनेने सामोरे जातात त्यामुळे बदलांशी जुळवून घेणे त्यांना शक्य होते स्पर्धेकडे निकोप दृष्टीने पहा खंबीर व्यक्तिमत्व असलेल्या अह व्यक्ती कधीच कुणाचा मत्सर करत नाही त्यामुळे इतर लोकांना त्यांचे कौतुक वाटते आणि अशा व्यक्ती देखील इतरांचे खुल्या मनाने कौतुक करतात एकमेकांशी स्पर्धा करणे वेगळे आणि निकोप स्पर्धा असणे वेगळे खंबीर मनाचे लोक नेहमीच स्पर्धेकडे निकोट दृष्टिकोणातुंच पहतात या व्यक्ती कोंत्याही आव्हानांला सामोरे जातात आणि कितिही अवघड़ काम असल त्या कमापासून पळ काढण्याचा विचार ही करत नाही उपयोगिता हा मानवी चा आधार आहे विशिष्ट वस्तूंमध्ये असणारे उपयोगिता वास्तुसाठ्याचे इच्छा निर्माण करते. इच्छा पर्याय नमःकारक असेल तर तिची मागणी

परंतु इच्छा व मागणी या भिन्न संकल्पना आहेत. एखांदी वस्तू हवीशी वाटते म्हणजे इच्छा होय परंतु अर्थशास्त्र अर्थशास्त्रीय दृश्य दृश्यात ज्या इच्छेला खरेदी शक्तीचे पाठबळ व पैसा खर्च करण्याची मागणी तयारी या घटकांचे पाठबळ अशी अशी इच्छा म्हणजे मागणी होय इच्छा खरेदी शक्तीचे पाठबळ व पैसे खर्च करण्याची मानसिक तयारी यापैकी एखांदी अटी अटींची पूर्णता होत नसल्यास मागणी एक महत्वाची थोडक्यात सर्व इच्छा म्हणजे मागणी नाही परंतु मागणी म्हणजे परिणामकारक इच्छा मागणी बरोबर इच्छा असणे खरेदी शक्येचे पाठबळ खरेदी करण्याची मानसिक तयारी मागणीतील व्याख्या व स्पष्टीकरण व्याख्या व्या व्याख्या विशिष्ट विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वास्तूचे खरेदी केले केलेले मतसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय. वैशिष्ट मागणी हीच अपेक्षा पण कल्पना आहे मागण्यातील विशिष्ट वेळेचा व संदर्भ आवश्यक असतो मागणीतील मागणी मागणी पात्र पत्र एखांद्या विशिष्ट वस्तूंची किंमत आणि त्या वस्तूंची मागणी यातील कारक कारक संबंध त्या सरणीद्वारे दर्शवला जातो ती सरणी म्हणजे मागणी पत्र सरणी मागणी पत्रक हे वैयक्तिक मागणी पत्रक व व बाजारातील मागणी पत्रक असते. वैयक्तिक मागणी पत्रक विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला

दर्शवणारे पत्रक म्हणजे वैयक्तिक मागणी पत्रक होय. वैयक्तिक मागणी पत्रक हे वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यातील व्यस्त संबंध दर्शवतो. वैयक्तिक मागणी वक्र वैयक्तिक मागणी वक्र हा वैयक्तिक मागणी सत्याचे आलेखीय सादरीकरण असते. वैयक्तिक मागणी वक्र किंमत व मागणी यातील व्यस्थ संबंध दर्शवतो. वैयक्तिक मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येतो म्हणजेच वैयक्तिक मागणी वक्राचा उतार ऋणात्मक स्वरूपाचा असतो. बाजार मागणी पत्रक विशिष्ट काळात

बाजारातील सर्व उपभोगत्यानी केलेले एखाद्या वस्तूचे मागणी दर्शवणारे पत्रक म्हणजे बाजारातील मागणी पत्रक होय. बाजार मागणी पत्रक हे वस्तू वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यातील व्यस्थ संबंध दर्शवतो बाजार मागणी वक्र बाजार मागणी वक्र हा बाजार मागणी सत्याचे आलेखीय सादरीकरण असते.

बाजार मागणी वक्राचा उतार ऋणात्मक स्वरूपाचा असा असतो. मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली येण्याचे कारणे घटकाचे उपयोगितेच्या नियम उत्पन्न परिणाम करायचा परिणाम भेट उपयोगी वस्तू नवीन उपभोक्ते इत्यादी कारणांमुळे मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली येतो मागणी मागणीचे प्रकार मागणीचे प्रकार पुढील तत्वादारे स्पष्ट केले आहे. मागणीचे प्रकार व स्पष्टीकरण. एक मागणी प्रत्यक्ष मागणी स्पष्टीकरण गरज पूर्णपणे पूर्ण करणाऱ्या उपभोक्त्याला उपभोग्य वस्तुंना असणारी मागणी दोन अप्रत्यक्ष मागणी स्पष्टीकरण उत्पादन घटकांना असलेली मागणी संयुक्त मागणी स्पष्टीकरण पूरक वस्तुंना असणारी मागणी संमिश्र मागणी स्पष्टीकरण अनिकोपयोगी वस्तुंना असलेली मागणी स्पर्धात्मक मागणी स्पष्टीकरण पर्याय वस्तुंना असलेली मागणी मागणीने निर्धारी करणारे घटक मागणीने निर्धारी करणारे घटक पुढील तथ्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

स्पष्टीकरण उत्पन्न व बाजार मागणी यात समसंबंध आढळतो. उत्पन्न वाढल्यास मागणी वाढते व उत्पन्न कमी झाल्यास मागणी घटते. सगळ्या वस्तूंची किंमती स्पष्टीकरण पर्यायी वस्तूंची किंमत वाढल्यास मूळ वस्तूंची मागणी वाढते. व याउलट पर्याय वस्तूंची किंमत कमी झाल्यास मूळ वस्तूंची मूळ वस्तूंची बाजार मागणी कमी होते. पूरक वस्तूंची व किमती स्पष्टीकरण पूरक वस्तूंची किंमती किंमत वाढल्यास मूळ वस्तूची मागणी कमी होते. या उलट पूरक वस्तूंची किंमत कमी झाल्यास मूळ वस्तूंची मागणी वाढते. वस्तूचे स्वरूप अत्यावश्यक वस्तूंचे मागणी किमतीत चढ-उतर होऊ नये स्थिर राहतो लोक लोकसंख्येचे आकारमान स्पष्टीकरण लोकसंख्येचे आकारमान अधिक असल्यास तर मागणी जास्त असते व लोकसंख्येचे आकारमान आकारमान कमी असेल तर मागणी कमी होते. भविष्यकालीन किमतीत किमतीची किमतीचा अंदाज भविष्यात एखादी वस्तू महाग होणार असल्यास असल्याचा ग्राहकांना अंदाज असेल तर वर्तमान काळात त्या वस्तूची मागणी वाढते. याउलट भविष्यात एखादी वस्तू स्वस्त होणार असल्याचा ग्राहकांना अंदाज असेल तर वर्तमान काळात या वस्तूची मागणी घटते. जाहिरात स्पष्टीकरण आकर्षक जाहिरातीमुळे त्याचे नेतृत्व स्थान विक्री प्रोत्साहन योजना व प्रभावी विक्री कौशल्य यामुळे वस्तू व सेवांची मागणी वाढते आवडीनिवडी सवय fashion स्पष्टीकरण वस्तू विषयाच्या आवडीमुळे fashion मुळे मागणी वाढते तर निवडीमुळे किंवा fashion कालबाह्य झाल्यास मागणी कमी होते कर विषयक धोरण स्पष्टीकरण वस्तू व सेवांवरील करांवर वाढ झाल्यास मागणी घटते व करार घट झाल्यास मागणी वाढते इतर घटक

डॉक्टर अलफ्रेड मार्शल यांनी अठराशे नव्वदमध्ये प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या अर्थशास्त्रात शास्त्राची मुलतत्वे या ग्रंथात स्पष्ट केलेल्या मागणीच्या नियमानुसार

यातील फलन संबंध पुढीलप्रमाणे स्पष्ट करण्यात येतो येथे D बरोबर वस्तूची मागणी X बरोबर वस्तू F बरोबर फलन आणि FX बरोबर वस्तूची किंमत मागणीतील नियमाचे गृहीत मागणी मागणीच्या मागणीचा नियम उपभोगत्याचे उत्पन्न स्थिर असल्याचे गृहीत धरतो. मागणीचा नियम लोकसंख्यांचे आकारमान व संख्या सौररचना स्थिर असल्याचे गृहीत धरतो मागणीचा नियम बऱ्याच वस्तू किंमत स्थिर असल्याचे गृहीत धरतो. मागणीचा नियम पूरक वस्तूंचे

मागणीतील विवेचन विवेचलन पुढील दोन प्रकारे असते एक मागणीतील विस्तार इतर परिस्थितीत कोणताही बदल न होता वस्तूची किंमत कमी झाल्यास वस्तूची मागणी जास्त होते. त्यात मागणीतील विस्तार असे म्हणतात दोन मागणीतील संकोच किंवा अंकुज अंकुजा इतर परिस्थितीत कोणतेही बदल न होता वस्तूची किंमत आणि वस्तूची किंमत जास्त झाल्यास वस्तूची मागणी कमी होते. त्यास मागणीतील संकोच किंवा अकुंचन असे म्हणतात.

माझ्या आठवणीतला आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे माझ्या anymedical आपण दररोज cartoon पाहतो ती आपल्याला इतक्या सवयीची झालेली आहेत cartoon च्याच ऐवजी त्याला तुम्ही व्यंगचित्र किंवा

त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या भागात त्या सांगण बोलण्याचं न होत उलगडणारे गंमत असते तरी आपल्याला एकच एकाच भागाच cartoon पहायला मिळ तंच ते पाहून खुद खुदकन् हसू येतं. आपल्याला हास्यअसं चित्र हे हास्यचित्र असत पहा असं पण आपण हास्य जत्रा म्हणजे काय असं विचारलं तर आपल्याला काय सांगता येईल कोणी सांगेल वेडवाकड चित्र काढले की ते झालं cartoon कोणीच म्हणेल यात एक

सांगण बोलण बाजूला ठेवून आपल्याला व्याख्या करायची झाल्यास अशीच चवताळली सफाई गाडी रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र हास्यचित्राची वैशिष्ट्य अशी करता येईल सफाई झाली हा काय तर ते पाहिलं की आपल्याला हसू येतं. व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्र असा पुढला टप्पा. व्यंगचित्र सुद्धा हसू आपल्याला हसवत पण केवळ हसवण एवढाच त्याचा हेतू नसतो. व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसूही येतं आणि त्यात आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असत आपण जर त्या चित्रा शिवाय थोड थांबून थांबून राहीलो तर

केवळ मुलींसाठीच नाही. तर हास्यचित्रांत जी मुलं असतात ती मुलं मुलं काढणं फार अवघड अह असतं. का? तुम्ही काढून पहा. तेव्हा लक्षात येईल कारण लहान मुलांचं चित्र आकारान लहान काढलं तर ते थोडसं लहान मुला मुलांच वाटणार. एखाद्या उंच माणूस काढला तर तो एक त्या उंच माणसाचा मुलगा वाटणार का शौनग मग दाढी-मिशाच मिशा नसल्या कीच हो एका चित्रातील पोरग नाही बुवा नाही बुवा तसं तसही होणार नाही त्याला shirt चड्डी घातली कि होईल का आणि मुलाकडे आपण बारकाईने पाहिलं पाहिलेलंच नाही हेही आपल्याला स्पष्टपणे लक्षात येईल लक्षात येईल आणि इथेच व्यंगचित्र काराच कौशल्य लक्षात येत. मुलांसाठी विनोद करण एक वेळ असतो सोप्प पण व्यंगचित्राच मुल मुल हे मुलासारख दिसण सर्वात कठीण इथं वेगवेगळ्या चित्रांना व्यंगचित्रांनी आपल्याला व्यंगचित्रात हास्यचित्रात लहान मुल कशी काढली त्या त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून त्यांच लहानपण कस उमटलेल आहे. हे पाहायला हास्यचित्र. पाहायला हास्यचित्र म्हटलं की आधी आठवण येते ती श्री. द. फडणवीस या ज्येष्ठ व्यांगचित्रात सहकाराच्या चित्रांतील शाळेतल्या चौथी पाचवीच्या गणिताच्या पुस्तकात फडणवीसांची हास्यचित्रे होती. ती पाहताना गणिताचा भाव कमी झाला होता. मुलाच्या त्यांचं हे हास्यचित्र पाह पहा. जाड रेषांनी खरं म्हणजे मोठी माणसं काढ काढता येतात असा आपला समज मात्र या चित्रात socks घातलेली ही मुलगी लहान बाळाला दूध कसे पाजावे तशी या श्याम जोशी हे महा महाराष्ट्रातले मागच्या पिढीचे महत्वाचे हास्यचित्रकार त्यांची रेषा ही फडणवीसांच्या रेषेपेक्षा अगदी उलट नाजूक आणि लव लवचिक अशी त्यांच्या या हास्य चित्रात पहा अगदी रंग रंगणारे मुल काढला आहे त्याचे हालचाल जाणवते यात न हालचाल जाणवते नाही का. शिवाय देवाला फुल चढवणारा हा मुलगा त्या रंगणाऱ्या बाळापेक्षा रंगवणाऱ्या बाळापेक्षा मोठा हास्यचित्र आणि चित्रांत हाच फरक असतो. चित्रात हूब हुबेहूब काढायचा प्रयत्न असतो. तर हास्य चित्रात विनोदी माणूस काढण्याच्या वागण्याच्या बोलण्याची ही एक

व्यंगचित्र काराची हि चित्र पहा आपल्याला आपल्या चित्रात चतुर मुलगा पैश्याचा गल्ला फोडतो आहे त्या हा त्याचा पराक्रम आपल्याला दिसतो आणि मग त्याच्या चेहऱ्यावर चे ते भाव आपल्याला जाणवतात ही खरी वाटचाल तस दुसरं चित्र भोकाड पसर पसर पसरण्याच्या पसरण्याऱ्या मुलाचं त्याला व्यंगचित्र म्हण म्हणता येईल का बर. चित्र पाहताना आपल्याला आधीच लक्षात येत ते कळल्या रंगाकडे मुलाच्या मोठयाने रडण्याचे आपल्याला वाटण जा वाटून जात कि ही लहान मुलं उगीचच रडतात रडत असतात तसाच हा रडतो आहे बाकी काही नाही पण चित्राकडे लक्षपूर्वक पाहिल्यावर आपल्याला दिसते कि safety pin आणि आणिविचार येतो अरे हि pin याला टोचत असणार आणि म्हणून याने भोकाड पसरलेला पसरले असणार तसेच असावे कारण मुलांच्या तज्ज्ञाला काही कारण असत तिथे अह त्याचे पण हातपाय कसे काढले आहेत पहा लहान मूल लहान कशी दिसतात चित्रात त्याच नेमकं काय रहस्य आहे हे पाहायचं. असेल तर ज्या व्यंगचित्रात हास्यचित्रांत मोठा माणूस आणि छोटा मुलगा दोन्ही आहेत अशी चित्रे पाहावीत हेच आहे जागतिक तिचे व्यंगचित्रकार R K लक्ष्मण याचे याच व्यंगचित्र खेड्यात मुलांचे कस कस कापणारे केस कापणारे असायचे मुलाला जमिनीवर बसून त्याचे केस कापले जायचे इथं पण तो माणूस कसा बसला आहे त्याचा आकार त्याच्या चेहऱ्यावर चा चेहऱ्यावरचे ते उत्साहाचे भाव आणि केस कापून घेणारा कंटाळलेला वैतागलेला मुलगा ते हात पाय तेच नाक डोळे पण फरक कुठे आहे ज्यामुळे हा मोठा माणूस वाटतो आणि आणि हे मुल वाटत आकाराने लहान लहान मोठे पण आहेत अधिक काय हे आहे हि चिंटूची चित्रमालिका पहा इथेही हा फरक आपल्याला दिसतो. शिवाय हा पहिल्या चित्राच्या चिंटूचा प्रश्न त्याच्या पापांप्रमाणे आपल्यालाही स्प्ष्ट काळत नाही मात्र तिसऱ्या चित्रात अर्थ समजतो त्याचा असा अन हे उत्तम असे व्यंगचित्र आहे नाही का आपण आणखी एक गम्मत पाहू हंगेरिया व्यंगचित्रकार रेबीज रेबिज या याचे हे व्यंगचित्र चित्र पाहताच आपल्याला वाटते कि हे वेगवेगळे चित्र आहेत. एक लहान मुलगा आणि एक मोठा मुलगा पण भिंतीवर लावलेले ते चित्र तेच चित्र आणि दोघांच्या केसांची

Good Morning Good Morning काय चाललय? काही नाही, निवांत मस्त वाटतय आज. समोर असे पक्षी वगैरे उडत आहेत, पक्ष्यांचे आवाज. काही एक दोन ठिकाणी वरन terrace वरून बघताना एक दोन ठिकाणी वाय वडांची घाई चालली आहे.

हम्म Global Warming आणि climate change मुळॆ सगळं उलटं पालटंच चाललंय. कधीही पाऊस पडतो कधी ऊन तापतय. ऊन वाटेल तसं तापतय काही limit च नाही आहे. हो, मग त्याला असं काय आता काय आता कसं करायचं, म्हणजे ते पण झालय ना आता मुलांना सांगायचं कसं? हा उन्हाळा आहे, हा पावसाळा आहे, हा हिवाळा आहे, माझी मुलगी तर हसते, जाम हसते. एका दिवसाला चार वेळा अह चार वेळा ऋतू बदलतात.

पहाटे कडक थंडी, धुकं, त्याच्या नंतर दुपारी मध्येच ऊन तापतं, संध्याकाळी पाऊस पडतो. रात्री अजून काही तरी वेगळीच तऱ्हा

जसा दिवाळी नंतर बदलतो आपल्या कडे असं दिवाळी नंतर थंडी येते, इथे होळी नंतर होळीचे अगोदरचे पंधरा दिवस आणि नंतरचे पंधरा दिवस pleasant pleasant atmosphere असतं, म्हणजे इतकं छान वाटतं तुम्ही सकाळी फ़िरायला जा, संध्याकाळी फ़िरायला जा, मस्त, म्हणजे होळी एक symbol असतो. म्हणजे पुर्वी आता मला आपण आधी ते मग ते होळी जाळतात, मग ते देवी साठी करतात आणि आपण मग ते chocolate अं विचार, आचार, जे काही चांगले विचार आपण अं स्वीकारतो आणि वाईट विचार त्याच्यात टाकुन देतो, ही आपली पुर्वी पासुनची संकल्पना पण इथे इथे ही लोकं होळी नंतर कापणी करायला सुरुवात करतात चोंगणी म्हणतो आपण त्याला ती गव्हाची, याची त्याची आणि मग त्याच्या साठी ही लोकं मग गातात, हे करतात, बागडतात, खूप सारं enjoy करतात जसं जसं north ला जाऊ, तसं तसं उत्तर उत्तर भारतामध्ये होळी चं वेगळं महत्व आहे आणि दक्षिण भारता मध्ये वेगळं महत्व आहे. हा, actually महाराष्ट्रात आपल्या कडॆ पाचव्या दिवशी रंग खॆळल्या जातात रंगपंचमी चे आणि तिकडॆ रंगपंचमीच्या दिवशी धुळवड साजरी केली जाते अं धुळवड साजरी केली जाते, आणि इथे कसे आहे माहित आहे का? इथे खूप मोठ्या प्रमाणात, जसं की आपण दिवाळी साजरी करतो ना, मग कसं असतं इथे, पहिला दिवस होळीचा ह्याचा असतो मग इथे भूजिया बनवल्या जातात, मैदा याच्या माव्या पासून करंजी बनवल्या जाते